बंगला हा दोन मजलीचा आणि सुंदर व्यवस्थित बांधलेला दिसत आहे .

वासरू सुद्धा हत्तीच्या समोर दिसत आहे तो सुद्धा बांधलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि ते दोन्ही काळ्या रंगाचे आहेत.

टी_व्ही ठेवलेल लावलेली आहे त्या टी_व्हीच्या वर एक घड्याळ आहे आणि टी_व्हीच्या दोन्ही बाजूला

आणि सफरचंद सुद्धा आहेत आणि ट्रे आहे निळ्या रंगाचा.

भरपूर झाडे आहेत लहान छोटी मोठी आणि त्याच्यावर खूप छान पांढऱ्या आणि अ निळ्या--

निळ्या रंगाचा आभाळ झाकलेला दिसत आहे आणि ढगं सुद्धा आलेले आहेत .

अह रस्त्याच्या मधोमध झाडांची कॅरी आहे आणि ते झाडं व्यवस्थित एकाच लेवल मध्ये--

खुर्च्या टेबल त्या ठिकाणी दिसत आहेत आणि छान सजवलेली आहे.

या चित्रामध्ये मोराचे चित्र आहे आणि मोराने--

भरपूर मोठा आणि त्या पिसाऱ्यावर छान-छान प्रकारचे असे टिंब-टिंब आकृतीमध्ये--

एक मोर बसलेला दिसतं आहे आणि मोराच्या बाजूला एक मोठा झाडं आहे.

हा पांढराशुभ्र दिसत आहे आणि त्याच्या बाजूला झाडंसुद्धा आहेत.

कोंबड्या ठेवलेल्या आहेत. त्या पांढऱ्या रंगाच्या आहेत आणि एक व्यक्ती कोंबडी कापत असताना दिसतं आहे.

भरपूर झाडे आहेत लहान लहान मस्त फुलांची त्याटी--

उम्म झाडं आहे आणि एक बाजूला बाथरूम आहे.

घर आहे आणि ते घर गवताचं आहे की काय असं वाटत आहे गवताच्या बाजूला छा--

आणि तीन लहान मुले दिसत आहेत उभे आहेत.

पोस्टर लावलेला आहे त्या ठिकाणी लिवला आहे एच_डी_एफ_सी बँक आणि चिन्हासहित लिहलेलं आहे.